हां. मला आपली एक जी टेकनॉलॉजी जी आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगची त्याच्याबद्दल थोडी माहिती हवी होती, तर ती तुम्ही मला देऊ शकाल का?

अच्छा. तर ही टेस्टिंग काय असते? जे आपण करतो एखाद्या काय सॉफ्टवेअरची, तर काय असते ही टेस्टिंग म्हणजे? टेस्टिंग म्हणजे कुठली पण टेस्टिंग असू शकते ती. वेब टेस्टिंग असू शकते किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग असू शकते, हां टेस्टिंग भरपूर प्रकारच्या असतात. यामध्ये आपण एखाद्या वेबसाईटला पण टेस्ट करू शकतो का? करू शकतो म्हणजे बग जे असतात, एरर जे असतात, त्रुटी ज्याला म्हणतो आपण, जेंव्हा आपण सॉफ्टवेअर बनवतो, तर असा कुठलाच सॉफ्टवेअर नाहीए जो हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे. कुठलाच नाही. तो अपोलो नावाचा सॉफ्टवेअर जो बनला होता नासा चा, तो सुद्धा फक्त एटी पर्सेंट करेक्ट होता. त्याच्यामध्ये पण ट्वेन्टी पर्सेंट मिस्टेक होत्या. अच्छा अच्छा. म्हणजे असं जे काही वेब किंवा सॉफ्टवेअर आपण जे काही बनवतो त्याच्यामध्ये जे काही मिस्टेक्स असतात, ते शोधण्यासाठी आपण ह्या टेकनॉलॉजी चा युज करतो.

तर ह्यांच्यामध्ये कसं काय? प्रोसिजर काय असतात? कसं केलं जातं हे? किती प्रकारे केलं जातं? टेस्टिंग दोन प्रकारे केलं जाते, एक असते मॅन्युअल. जे आपण स्वतः करत असतो. वन बाय वन म्हणजे जे काही क्रेडेन्शियल्स असतात. ह्यात काय फॉलो केलं जातं? जसं मॅन्युअल असतं त्यासाठी आपल्या काय रिक्वायरमेंट असतात?

ह्यांच्यामध्ये काही कोडिंग इन्व्हॉल्व्ह असतात का? कोडिंग नाही, जास्त प्रमाणात नाही, तरी ट्वेन्टी-थर्टी पर्सेंट असते. ट्वेन्टी-थर्टी पर्सेंट कोडिंग इन्व्हॉल्व्ह असतात का? अच्युअली कोड काय लिहिला हे तरी समजायला पाहिजे थोड्या प्रमाणात. स्क्रिप्ट लिहाव्या लागतात म्हणजे जावास्क्रिप्ट ची गरज असते. हे तर झालं मॅन्युअल. मग जर ऑटोमॅटिक करायचे असतील जे ऑटोमेशन म्हणतात त्याला काय करावं लागतं? ऑटोमॅटिक म्हणजे हां ऑटोमेशन म्हणजे टूल्स असतात. जसे सेलेनियम असते, सेलेनियम आयडी असते, वेब ड्रायव्हर असते, टेस्ट इंजि आहे, ह्यांच्यामध्ये काय करतो आपण, जो आपला कोड आहे तो डायरेक्टली त्याच्यामध्ये आपण टाकत असतो. तो आपल्याला बग काढून देतो.

असे जे टूल्स असतात ते पण स्वतः बनवावे लागतात?

काही जे ओपन सोर्स असतात ते कुणीही डाउनलोड करू शकतात. आणि काही लायसन्सड असतात.

तर याचा फायदा काय होतो? जसं एखाद्या कंपनीत काम करत आहोत ह्याचा रोल काय असतो? मी तेच सांगितलं ना की कोणताही सॉफ्टवेअर विदाऊट टेस्टिंग मार्केटमध्ये येत नाही. काहीही असो. एक मॅन्युफॅक्चअरिंग प्रॉडक्ट सुद्धा विदाऊट टेस्टिंग तो मार्केटमध्ये येत नाही. तर टेस्टिंग ची ती नीड असते प्रत्येक कंपनीला आपल्याला जसं अँड्रॉइड आणि विंडोज असे फॉरमॅट आहेत वेगवेगळे, जे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो आपण, तर सगळ्या सिस्टीम मधले सॉफ्टवेअर आपण टेस्टिंग करू शकतो का ह्यांच्यामध्ये?

अच्छा तर ती एकाच टेकनॉलॉजी आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग ची?

तर कश्या प्रकारे म्हणजे रन कसं काय होतं? म्हणजे कोडिंग साठी कुठल्या लँग्वेज वैगेरे युज होतात ह्यांच्यामध्ये की काय होतात? नाही. डेव्हलपरचे काम वेगळं असते, तो फुलली ह्याच्यावर काम करत असतो. लँग्वेजवर काम करतो. टेस्टरचं काम एवढं असतं की कोड ला टेस्ट करणे, बस! त्या कोडच्या आत काय लिहिलंय ह्याच्याशी त्याचा काही रोलकॉल नसतो. आणि ह्यांच्यामध्ये टेस्टिंग मध्ये जर काही बग आढळले, त्रुट्या आढळल्या, तर त्याला दुरुस्ती केल्या जातात की फक्त डेव्हलपर ला सांगितल्या जातात? नाही. तो आपल्या टाईप ने काय करतो, फक्त एरर्स सांगतो. कोण टैस्टर आणि तो परत हॅन्डओव्हर केला जातो डेव्हलपर कडे अच्छा तर ह्यांच्यामध्ये तुमची त्रुटी आहे ती ठीक करून द्या असं केलं जातं ह्याठिकाणी? ही टेकनॉलॉजी कधीपासून उपयोगात आणलं गेली आहे? हेच सांगत आहे ना तुम्हाला, भरपूर दिवसांपासून. मी तुम्हाला तेच सांगते की टेस्टिंग केल्याशिवाय कुठलाच प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत नाही अच्छा म्हणजे जेव्हापासून सॉफ्टवेअर बनायला लागले, तेंव्हापासून टेस्टिंग पण चालू झाली. अच्छा ठीक आहे. आणखी काय सांगता येईल ह्या टेस्टिंग बद्दल? टेस्टिंग बद्दल जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं मी तुम्हाला. तरीपण आणखी काय सांगता येईल? आणखी काय आहे त्याच्यामध्ये सांगण्या सारखं? जर आपल्याला असं टेस्टिंग शिकायची असल्यास काय करावं लागणार? क्लासेस जॉईन करायचे किंवा आपण घरी पण करू शकतो.

कुठली कंपनी कुठल्या मॉडेल वर काम करते ते पण सांगतात. अच्छा. असं म्हणजे मॉडेल पण वेगवेगळे असतात का ह्याच्यात?

कुठल्या कुठल्या कंपनीज काय करतात, त्या ह्या मॉडेल वर काम करत असतात. म्हणजे काय असते, जेव्हापासून सॉफ्टवेअर बनायला सुरुवात होते, तर तो काय असते म्हणजे काम पण चालू असते त्याचं आणि डिप्लॉयमेन्ट पण चालू असते. डिप्लॉयमेन्ट म्हणजे चेकिंग. चालू असते. म्हणजे जे जे एरर होईल तो काय करता येतो, रिसायकलिंग सारखी असते तो.

तो फाइंडआऊट करत जातो आणि ठीक करत जातो हां. आणि कुठल्या कुठल्या मॉडेल मध्ये काय असते की तो पूर्णच फंक्शन जो असतो तो स्टेपवाईज असतो. ही स्टेप कंप्लिट झाल्यावरच तो दुसऱ्या स्टेपवर जातो. दुसरी स्टेप कंप्लिट झाल्यावरच तो तिसऱ्या स्टेपवर जातो. म्हणजे त्याला परत येता येत नाही. जसं वॉटरफॉल मॉडेल आहे. वॉटर कसं फॉल होते, फर्स्ट स्टेज कडून दुसऱ्या स्टेज कडे जाते पण त्याला परत जाता येते का? नाही जाता येत ना? हां. तसं! अच्छा म्हणजे पहिलेच चेक करत जावं लागल ते रिटर्न येता येणार नाही. हां म्हणजे त्याला पहिली स्टेज कंप्लिट करावी लागेल त्याच्या नंतरच त्याला सेकंड स्टेज कडे जाता येईल.

थँक यु आम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग बद्दल माहिती दिल्याबद्दल. ही टेकनॉलॉजी आम्हाला माहित नव्हती. त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.